ते छान दिसत आहे वरतून दोन लाइन च्या तारा जात आहेत त्यावरती--

हे एक तलाव आहे मध्यभागी पाणी आहे पाठीमागे आणि समोर माती आहे पाठीमागच्या साइडला --

त्या गाडीला दोन लाइट दिसत आहे समोरची काच पण दिसत आहे पाठीमागे शोरूम असले त--

ही एक इमारत दिसत आहे ते घर पण असू शकत किवा कॉलेजच ग कॉलेज च कॅम्पस पण असू शकत.

समोर दोन पाण्याच्या बॉटल येत पावडर चा डब्बा दिसत आहे त्या व्यक्तीच्या समोर एक मिरर लावलेला आहे.

काही मुले मोबाइल बघताना दिसत आहे काही मुली उभा राहिलेल्या आहे आन काही मूल --

अ हे एक शेत दिसत आहे त्या शेतामध्ये एक पक्षी आहे त्याचा कलर काळा आहे त्याच्या पायाचा कलर थोडा यल्लो आहे.

आणि आकाशे दिसत आहेत यामध्ये लाइट पण लावलेली आहे.

मंदिराच्या गेटच्या समोर दोन छोटी झाड आहे मंदिराच्या साइड ला एक --

एक रोड आहे तो जंगलाकडे जाताना दिसत आहे रोडच्या दोन्ही साइडला व्हाइट कलर च्या दोन पट्ट्या मारलेल्या आहे.

ही एक लेणी आहे त्या लेणीमध्ये दगडावरती नक्षीकाम केलेल आहे त्यामध्ये गौतम बुद्ध झोपल्याच्या झोपण्याच्या स्थिति मध्ये एक नक्षीकाम केलेल आहे.

अ तीन व्यक्ति काम करत आहेत त्यामधला एक व्यक्ति उभा आहे आणि दोन व्यक्ति खाली बसून बांधकाम करत आहे.

हा एक शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ला आहे तो किल्ला पूर्ण दगडांनी बांधलेला आहे तो खूप उंच आहे त्या त्याला चढण्यासाठी--